ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये नेविगेशन मूविंग इन 3डी स्पेस विषयी आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3डी स्पेस च्या आत पॅन रोटेट आणि ज़ूम करणे जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट हे शिकू
मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे
जर नसेल तर कृपया आमचे ब्लेंडर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा
ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते
तुमच्याकडे 3 बटन माउस
किंवा व्हील सह
2 बटन माउस आहे
मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2 बटन माउस वापरत आहे
पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग
माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत
प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु
shiftकी पकडून ठेवा माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा
दृष्य डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते
आता SHIFT की पकडून माउस व्हील ला वर खाली स्क्रोल करा
दृष्य वर खाली हलते
ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे
SHIFT की पकडून माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू वरच्या बाजूस हलते
SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू खालच्या बाजूस हलते
व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे
CTRLकी पकडून माउस व्हील ला स्क्रोल करा
व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट हलते
Ctrl की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू उजव्या बाजूस हलते
Ctrl की पकडून माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू डाव्या बाजूस हलते
तुम्ही व्यू हलविण्यास नंपाड की चा ही वापर करू शकता
ctrl की आणि नंपाड 2 पकडा
व्यू वरच्या बाजूस हलते
Ctrl की आणि नंपाड 8 पकडा
व्यू खालच्या बाजूस हलते
Ctrl की आणि नंपाड 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलते
Ctrl की आणि नंपाड 6 पकडा व्यू उजव्या बाजूस हलते
जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे
नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास यूझर प्रेफरन्स वरील ट्यूटोरियल पहा
ठीक आहे
आता व्यू रोटेट करणारी पुढील क्रिया पाहु
माउस व्हील दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने हलवा
हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल
तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराच्या रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता
त्यासाठी तुम्हाला यूझर प्रेफरन्स विण्डो मधील टर्न टेबल पर्यायास ट्रॅकबॉल पर्याया मध्ये बदलण्याची आवश्यकता आहे
हे शिकण्यासाठी यूझर प्रेफरन्स वरील ट्यूटोरियल पहाltpgt व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली रोटेट करता येते
आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया
ctrl alt पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा
व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते
ctrl alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू डाव्या बाजूला रोटेट होते
ctrl alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू उजव्या बाजूस रोटेट होतेltpgt तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता
नमपॅड 4 दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करत
नमपॅड 6 दाबा हे व्यू उजवीकडे रोटेट करते
आता आपण व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया
Shift Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा
व्यू वर आणि खाली रोटेट होते
Shift Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा
व्यू खालच्या बाजूस रोटेट होते
Shift Alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा व्यू वरच्या बाजूस रोटेट होते
तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता
नमपॅड 2 दाबा हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते
नमपॅड 8दाबा हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते
शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे
ज़ूम इन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा
ज़ूम आउट करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा
सोपे आहे ना
शॉर्ट कट साठी नमपॅड वरील प्लस आणि माइनस किज वापरा
ltपीजीटी नमपॅड ज़ूम इन साठी
नमपॅड - ज़ूम आउट साठी
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
आता 3डी व्यू ला हलविणे रोटेट आणि ज़ूम करण्याचा प्रयत्न करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद